स्वागत
फोरिच लूप हे शेवटचे लूप आज शिकू या
हे मूलत अरे च्या व्हॅल्युज सोबत काम करते
किंवा अरे च्या घटकांच्या सहाय्याने लूप करते
मागील ट्युटोरियलमध्ये मी arrayच्या घटकांना इद टॅग्स म्हणतात असे म्हटले होते
परंतु त्यांना इद टॅग्स म्हणत नाहीत
जेव्हा आपण arrayची व्हॅल्यू एको करतो तेव्हा येथे हे इद आहेत
जसे की न्यूमेरिकल इद कीज किंवा टॅग्स त्याबद्दल मी माफी मागते
आता आपण फोरिच हा लूप बघू या
त्यासाठी आपण एक अरे बनवू या
नंबर्स व्हेरिएबल बनवू
तो एक अरे बनवून घेऊ या
आपण मागील ट्युटोरियलमध्ये हे पाहिले होते आणि आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे नंबर्स आहेत
फोरिच लूप अशा प्रकारे आहे
आपल्याकडे फोरिच आहे
आता येथे आपली कंडिशन असेल
याला काय म्हणायचे ते आपण नंतर ठरवू
येथे आपण आपल्या arrayचे नाव म्हणजेच नंबर असे टाईप करू या
मग एएस आणि व्हॅल्यू टाईप करा
अर्थात येथे कुठलेही नाव देता येते
आपण येथे व्हॅल्यू हे नाव टाईप केले आहे
मग कर्ली ब्रॅकेट्स मध्ये आपली मुख्य कमांड म्हणजेच एचो व्हॅल्यू असे टाईप करा
आपण लाईन ब्रेक ही कमांड येथे शेवटी कॉन्केटनेट करू शकतो
आता हे कार्यान्वित करू या
आपला लूप सर्वात सोप्या पध्दतीने एचो झाला आहे
आपण अरे एचो करण्यासाठी इतर लूपही वापरू शकतो परंतु ते मॅन्युअली लिहावे लागतील
ह्याद्वारे तुम्ही अरे चा प्रत्येक घटक एचो करणे त्यावर क्रिया करणे वा तो नवीन arrayत संचित करू शकता
त्यात फेरफार कसे करायचे हे आता बघू
आता आपण2 चा पाढा बनवणार आहोत
त्यासाठी प्रथम हे डिलिट करू या
येथे आपल्याला arrayतील प्रत्येक आकड्याची दुप्पट हवी आहे आणि बाहेर ती प्रत्यक्ष व्हॅल्यू लिहायची आहे
म्हणून आपण arrayतील प्रत्येक घटकाला 2ने गुणणार आहोत
आता येथे नंबर्स असे टाईप करा
माफ करा
येथे व्हॅल्यू असले पाहिजे
कारण फोरिच हे घटक व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये संचित केले होते
लूपच्या माध्यमातून ही प्रत्येक व्हॅल्यू एकेक करून येथे येईल
म्हणजे व्हॅल्यू टाईम्स 2 इस आणि मग पुढे कंसात व्हॅल्यू टाईम्स 2 असे टाईप करू या
हे अरिथमेटिकल ऑपरेटर आहेत
याबद्दल पूर्वी बघीतले होते
मॅथेमॅटिकल ऑपरेटर पेक्षा अरिथमेटिकल ऑपरेटर हे अधिक योग्य नाव आहे
आता दोन या आकड्याने गुणले जाईल
आता हे अजून मजेशीर बनवण्यासाठी आपण मल्टीपल नामक नवे व्हेरिएबल बनवू
आणि वर मल्टीपल हे व्हेरिएबल डिक्लेअर करू
याची व्हॅल्यू दोन असेल
मी हे केवळ रिप्लेस केले आहे
हे मी मला हवे तसे बदलू शकते
आता हे लोड करून रिफ्रेश करा
येथे ब्रेक पाहिजे होता
येथे शेवटी ब्रेक असे टाईप करू या
कारण आपण हा रिझल्ट नीट वाचू शकत नव्हतो
माफ करा1 टाईम्स 2 इस 2 आता 2 टाईम्स 2 इस 4 अशा प्रकारे 10 टाईम्स 2 इस 20 हे सर्व बरोबर आहे
आपण हे बदलू शकतो
आता समजा आपल्याला 10चा पाढा बनवायचा आहे
रिफ्रेश करा
माफ करा
मी येथे दोनच्या जागी मल्टीपल असे टाईप करण्यास विसरले होते
आता आपण हे एचो करून बघू
हे रिफ्रेश करा
1 टाईम्स 10 इस 10 2 टाईम्स 10 इस 20 अशा प्रकारे आपल्याला मिळाले आहे
मल्टीपल ची व्हॅल्यू बदलून उदाहरणार्थ 12 करू तेव्हा आपल्या रिझल्टमध्ये दोन व्हॅल्यूज बदलतात
हे बघा
फोरिच लूप आणि अरे वापरून आपण एक गुणाकाराचा प्रोग्रॅम बनवला
यामध्ये हवी ती संख्या टाकून तीचा पाढा बनवू शकतो
अशा प्रकारे हे फोरिच लूप आहे
धन्यवाद
भाषांतर मनाली रानडे व आवाज यांनी दिला आहे